जावा मधील व्हाईल लूप वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या पाठात व्हाईल लूप आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ
यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 37 वापरणार आहोत
या पाठासाठी रिलेशनल ऑपरेटर्स ची माहिती असायला हवी
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
ही व्हाईल लूप ची रचना आहे
ह्याचे दोन भाग आहेत
लूप रनिंग कंडिशन हा पहिला आणि लूप व्हेरिएबल हा दुसरा
उदाहरण पाहण्यासाठी इक्लिप्स वर जाऊ
हा इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोड चा आराखडा आहे
येथे व्हाईलडेमो क्लास बनवून त्यामध्ये मेन मेथॉड लिहिलेली आहे
आपण व्हाईल लूप वापरून 1 ते 10 आकडे प्रिंट करणार आहोत
टाईप करा इंट न् 1 न् हे लूप व्हेरिएबल आहे
टाईप करा व्हाईल कंसात न् लेस थान ओर इक्वॉल टीओ 10 ओपन एंड क्लोज ब्रेसेस हिला लूपिंग रनिंग कंडिशन म्हणतात
जोपर्यंत कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत लूप कार्यान्वित होईल
न् ची व्हॅल्यू 10 किंवा कमी असेपर्यंत हे लूप कार्यान्वित राहील
हे तेव्हाच थांबेल जेव्हा न् ची व्हॅल्यू 10 पेक्षा जास्त होईल
लूप च्या आत न् ची व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत
systemoutप्रिंटलं आणि नंतर इन्क्रिमेंट न् न् 1 अशाप्रकारे प्रथम 1 प्रिंट होईल नंतर न् ची व्हॅल्यू 2 होईल
नंतर लूप कंडिशन तपासली जाईल
ती ट्रू असल्यामुळे 2 प्रिंट होऊन न् ची व्हॅल्यू 3 होईल
अशाप्रकारे 10 प्रिंट होईपर्यंत लूप चालू राहिल
न् जेव्हा11 होईल तेव्हा कंडिशन ट्रू नसल्यामुळे लूप थांबेल
हे कसे कार्य करते ते पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला 1 ते 10 आकडे प्रिंट झालेले दिसतील
आता 50 ते 40 असे अंक प्रिंट करू
50 ने सुरूवात करू
न् 1 च्या जागी न् 50 करा
आपण 40 पर्यंत जाणार आहोत
न् ची व्हॅल्यू 40 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी
कंडिशन बदलून न् ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 40 करा
मोठ्यापासून लहान संख्येपर्यंतlooping असल्याने लूप व्हेरिएबल कमी करू
त्यासाठी nn 1 च्या जागी nn 1 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
50 पासून 40 पर्यंत आकडे प्रिंट झालेले दिसतील
आता 7 च्या पटीतील पहिले 10 आकडे प्रिंट करू
7 ने सुरूवात करू
न् 50 च्या जागी न् 7 करा आणि 70 ने संपवू
कंडिशन बदलून न् लेस थान इक्वॉल टीओ 70 करा
अशाप्रकारे लूप 70 वर थांबेल
लूप व्हेरिएबल 7 ने वाढवल्यास 7 चा पाढा मिळेल
nn 1 च्या जागी nn 7 करा
प्रथम 7 प्रिंट होईल आणि नंतर न् ची व्हॅल्यू 14 होऊन प्रिंट होईल
अशाप्रकारे 70 पर्यंत संख्या प्रिंट होतील
सेव्ह करून कार्यान्वित करा
7 च्या पटीतील पहिले 10 आकडे प्रिंट झालेले दिसतील
व्हाईल लूप वापरून एखाद्या संख्येतील अंकांची बेरीजही करता येते
कसे ते पाहू
मेन मेथॉड मधील हा भाग डिलिट करू
इंट न् इक्वॉल टीओ 13876
ही संख्या घेऊ
नंतर इंट डीएसयूम इक्वॉल टीओ 0
व्हेरिएबल डीएसयूम मध्ये आकड्यांची बेरीज संचित होईल
टाईप करा व्हाईल कंसात न् ग्रेटर थान 0 ही कंडिशन का वापरली हे तुम्हाला लवकरच कळेल
अंकांच्या बेरजेसाठी प्रथम अंक मिळवणे गरजेचे आहे
त्यासाठी मोड्युलो ऑपरेटर वापरू
एकक स्थानावरील अंक घेऊन डीएसयूम मध्ये मिळवण्यासाठी टाईप करा डीएसयूम डीएसयूम न् मोड्युलो 10 नंतर 10 ने भागून एकक स्थानचा अंक काढून टाकणार आहोत
न् न् 10 लूप च्या पहिल्या फेरीत डीएसयूम ची व्हॅल्यू 6 आणि न् ची व्हॅल्यू 1387 असेल
दुस या फेरीत डीएसयूम ची व्हॅल्यू 7 आणि 6 ह्यांची बेरीज 13 आणि न् ची व्हॅल्यू 138 होईल
अशाप्रकारे लूप चालू राहिल
न् मधील अंक कमी होते शेवटी न् ची व्हॅल्यू शून्य होईल
न् ग्रेटर थान 0 ही कंडिशन फळसे होईल आणि लूप थांबेल
आता प्रिंट स्टेटमेंट समाविष्ट करू
systemoutप्रिंटलं हे कसे होते ते पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करा
25 ही बेरीज प्रिंट झालेली दिसेल
व्हाईल लूप ही प्रोग्रॅमिंग मध्ये वापरल्या जाणा या मूलभूत रचनांपैकी एक आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
या पाठात व्हाईल लूप आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेतले
पुढील असाइनमेंट सोडवा
दिलेली संख्या व्हाईल लूप वापरून उलट क्रमाने मांडा
उदाहरणार्थ 19435 gt 53491 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
सहभागासाठी धन्यवाद